त्यांनी बोलत होते हे काहीतरी खाली बसलेले आहे आणि काहीतरी करत आहे सगळे लोक एका एकजूट झाले आहे.

या पोरांनी पोज देऊन एक चांगली फोटो काढली आहे अन् त्याच्या आजूबाजूला बलून आहे.

ही एक फोटो आहे का-- त्यांची बाहेर चे आणि हे --

हे हा काळा कुरत्याला छाती ला हात लाऊन फोटो कडतो आहे मामा इकडे बघू लागलेले आहे आणि हे काही तरी आहे.

हे सगळी लोकं स्लॅब स्लॅब भरत आहेत पण माल येत होता म्हणून ते उभं राहिलेले आहे.

की त्यांनी घातलेला आहे जैकेट घातलेले वर्कर्स आहे ते सर काय म्हणतायेत ऐकू लागलेले आहे.